जावा तील यूझिंग थिस कीवर्ड वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
आपण शिकणार आहोत थिस कीवर्ड चा वापर फील्ड्स सोबत त्याचा वापर कन्स्ट्रक्टर्स च्या साखळीसाठी त्याचा वापर
येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्शन 1110 जेडीके 16 इक्लिप्स इदे 370 या पाठासाठी माहित असायला हवे जावा मधे इक्लिप्स द्वारे कन्स्ट्रक्टर बनवणे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता थिस कीवर्ड चा उपयोग पाहू
कन्स्ट्रक्टर मधे थिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट चा संदर्भ असतो
थिस द्वारे कन्स्ट्रक्टर मधील करंट ऑब्जेक्ट च्या कुठल्याही मेंबरचा संदर्भ देऊ शकतो
फील्ड्स सोबत थिस कसे वापरायचे ते पाहू
थिस कीवर्ड नावांतील गोंधळ टाळण्यास मदत करते
येथे उदाहरण बघू
त्यासाठी इक्लिप्स उघडा
आपण मागील पाठात बनवलेला स्टुडेंट हा क्लास उघडा
डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि एक पॅरामीटर असलेल्या कन्स्ट्रक्टर ला कमेंट करा

तसेच पहिली दोन ऑब्जेक्ट्स बनवणा या कोडला देखील कमेंट करा

आता पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कडे लक्ष द्या
the roll number आणि the name ही अर्ग्युमेंटस कन्स्ट्रक्टर कडे पास केली आहेत
roll number आणि नामे ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत
आता अर्ग्युमेंटस बदलून ती roll number आणि नामे करू
त्यासाठी कन्स्ट्रक्टर मधे roll number इक्वॉल टीओ roll number आणि नामे इक्वॉल टीओ नामे करा
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
हे आऊटपुट मिळेल
आय एएम आ पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर नुल कोडवर परत जाऊ
आपल्याला 2 वॉर्निंग्ज दिसतील
वॉर्निंग चिन्हावर माऊसचा कर्सर न्या
असे दिसेल ठे असाइनमेंट टीओ ठे व्हेरिएबल roll number हस नो इफेक्ट
आणि ठे असाइनमेंट टीओ ठे व्हेरिएबल नामे हस नो इफेक्ट
कारण कन्स्ट्रक्टर मधे roll number आणि नामे ही लोकल व्हेरिएबल्स आहेत
मेथड किंवा ब्लॉक मधेच एक्सेस करता येणारी व्हेरिएबल्स लोकल व्हेरिएबल्स असतात
येथे roll number आणि नामे हे 11 आणि राजू ने इनिशियलाईज होतील
कारण 11 आणि राजू ह्या व्हॅल्यूज कन्स्ट्रक्टर कडे पास केल्या आहेत
पण कन्स्ट्रक्टर च्या बाहेर येताना त्या एक्सेसिबल नसतील
आपल्याला माहित असलेली roll number आणि नामे ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत
ऑब्जेक्ट तयार झाल्यावर ती 0 आणि नुल ने इनिशियलाईज झाली आहेत
त्यामुळे 0 आणि नुल हे आऊटपुट मिळाले
कन्स्ट्रक्टर च्या आत छोटा बदल करू
त्यासाठी टाईप करा थिस डॉट roll number इक्वॉल टीओ roll number
आणि थिस डॉट नामे इक्वॉल टीओ नामे
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
हे आऊटपुट मिळेल
आय एएम आ पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर 11 आणि राजू कारण थिस डॉट roll number आणि थिस डॉट नामे ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स roll number आणि नामे ह्यांचा संदर्भ घेतात
आणि येथे roll number आणि नामे ही मेथड मधे पास केलेली आर्ग्युमेंट्स आहेत
लोकल आणि इन्स्टन्स व्हेरिएबल मधील गोंधळ टाळण्यासाठी थिस हा कीवर्ड वापरला
आता थिस कीवर्ड वापरून कन्स्ट्रक्टर ची साखळी तयार करू
थिस कीवर्ड द्वारे कन्स्ट्रक्टर मधे दुसरा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो
हे कन्स्ट्रक्टर्स एकाच क्लास मधे असले पाहिजेत
ह्याला एक्सप्लिसिट कन्स्ट्रक्टर इन्व्होकेशन म्हणतात
आपण बनवलेल्या स्टुडेंट क्लास वर जाऊ

कमेंट्स काढून टाका
पहिल्या दोन कन्स्ट्रक्टर्स मधील इन्स्टन्स व्हेरिएबलला त्यांच्या व्हॅल्यूज प्रदान करणारा भाग कमेंट करा

दुसरे व तिसरे ऑब्जेक्ट बनवणारा भाग देखील कमेंट करा

आता पॅरामीटर्स नसलेल्या कन्स्ट्रक्टर वर जाऊ
कर्ली ब्रॅकेट्स नंतर टाईप करा थिस कंसात 11 आणि सेमिकोलॉन
दुस या कन्स्ट्रक्टर मधे टाईप करा थिस कंसात 11 कॉमा डबल कोट्स मधे राजू सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
हे आऊटपुट मिळेल
आय एएम आ पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर आय एएम आ कन्स्ट्रक्टर विथ आ सिंगल पॅरामीटर आय एएम आ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर 11 आणि राजू आता आऊटपुट समजून घेऊ
जेव्हा ऑब्जेक्ट बनेल तेव्हा संबंधित कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल
येथे हा नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आहे
कन्स्ट्रक्टर मधे कंट्रोल पहिल्या ओळीवर आहे
हे थिस कंसात 11 हे स्टेटमेंट कार्यान्वित करेल
त्यामुळे अशा कन्स्ट्रक्टर ला कॉल जाईल जो सिंगल इंटिजर आर्ग्युमेंट घेतो
नंतर कंट्रोल थिस कंसात 11 कॉमा राजू वर येईल
त्यामुळे अशा कन्स्ट्रक्टर ला कॉल जाईल जो 1 इंटिजर आणि 1 स्ट्रिंग आर्ग्युमेंट घेतो
अशाप्रकारे कन्स्ट्रक्टर कार्यान्वित होऊन आय एएम आ पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर हे आऊटपुट मिळाले आहे
आता इन्स्टन्स व्हेरिएबल्स आपण पास केलेल्या 11 आणि राजू ह्या व्हॅल्यूजने इनिशियलाईज होतील
आता कंट्रोल कॉलिंग कन्स्ट्रक्टर कडे परत जाईल
त्यामुळे दुसरा कन्स्ट्रक्टर कार्यान्वित होईल
आपल्याला आय एएम आ कन्स्ट्रक्टर विथ आ सिंगल पॅरामीटर हे आऊटपुट दिसेल
नंतर कंट्रोल पहिल्या कन्स्ट्रक्टर वर जाऊन तो कार्यान्वित होईल
आपल्याला आय एएम आ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हे आऊटपुट दिसेल
नंतर स्टुडेंटडेतैल मेथॉड कार्यान्वित होईल
आपल्याला 11 आणि राजू मिळेल
आता छोटे बदल करू
कन्स्ट्रक्टर मधे थिस स्टेटमेंट शेवटी टाका

आपल्याला कंपाइलर एरर मिळेल
एरर चिन्हावर माऊस न्या
आपल्याला ही एरर दिसेल
कन्स्ट्रक्टर कॉल मस्ट बीई ठे फर्स्ट स्टेटमेंट इन ठे कन्स्ट्रक्टर
त्यामुळे ही कन्स्ट्रक्टर ची पहिलीच ओळ असावी लागेल
म्हणून ही कन्स्ट्रक्टर ची पहिली ओळ बनवू
आता एरर गेलेली दिसेल
या पाठात आपण शिकलो फील्ड्स सोबत थिस चा वापर कन्स्ट्रक्टर्स साखळीसाठी थिस चा वापर कन्स्ट्रक्टर मधे थिस चा वापर कसा करायचा
असाईनमेंट म्हणून आपण बनवलेल्या एम्प्लॉई क्लास मधे दोन पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर बनवा
इन्स्टन्स व्हेरिएबल्स इनिशियलाईज करण्यासाठी थिस वापरा
तसेच 1 आणि नो पॅरामीटर्स चे कन्स्ट्रक्टर बनवा
पाठात सांगितल्याप्रमाणे थिस द्वारे कन्स्ट्रक्टर्स ची साखळी बनवा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे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
धन्यवाद